इथे स्कुटया आणि बाईक ठेवलेल्या आहेत आणि काही लोक उभे आहेत.

इथे खूप मोठे हिरवे झाडे आहेत आणि वॉल कंपाउंड आहे.